त्याला बी अस मस्त व्यवस्थित पेंट एक केलेल आहे आपण बघू शकतो आणि त्यावरून पूर्ण अशी वेगवेगळ्या रंगाची लायटिंग सोडलेली आहे.

त्यामुळे अजूनच खूप छान दिसत हाय.

बांधकाम अर्धवटच झालेल आहे. त्यामुळे बांधकामाच्या वस्तु पण तिथे--

कलर कॉम्बिनेशन मध्ये तयार केलेल गेल आहे पांढरा आणि लाल असा अस मस्त --

अ समोर एक बिल्डिंग हाये आणि त्या बिल्डिंग मध्ये प्रोफेशनल फिटनेस क्लब दिसत हाये आणि त्या फिटनेस क्लब च्या बाहेर अशा गाड्या लावलेल्या हायेत दुचाकी गाड्या लावलेल्या हायेत.

एक सुपर शॉपी हाये आणि त्या सुपर शॉपी ला अस मस्त बलोन्स ने सजवलेल आहे नवीनच दिसत आहे. त्यात अ सगळे --

हे एक अ ऑफीस आहे अन ते नवीनच ऑफीस दिसत आहे आणि त्यात अशा चेअर्स ठेवलेल्या आहेत त्या चेअर्स पण नवीनच आहेत आपण बघू शकता.

व्यवस्थित असं चकचकीत सगळं दिसत आहे.

त्या आयकर कार्यालयाच्या बाहेरच एक नारळवाल्याने लॉरी लावलेली आहे.

एक मोठ हॉटेल आहे हॉटेल ची बिल्डिंग आहे हॉटेल मल्हार म्हणून.

हा एक लग्नाचा स्टेज आहे आणि अतिशय --

आणि हे कार्यालय मंडे टु फ्रायडे अ कार्यरत हाये.

रात्री वे अ च टाइम असताना आपण बघत आहोत.

अ समोर एक मोठ अस स्टेडिअम दिसत हाय.